हा, हा, हा.

अरे आमची काय आता चालू आहे match चालू आहे. त्याच्यामुळं आम्ही mobile वर बघितली ना.

तू कुस्ती खेळतो का नाय? नाय, नाय. कुस्ती नाय खेळत.

नाही, आम्हाला नाय आवडत. आमची इथं जेवढं दोन-चार खेळ चालू आहेत सध्या.

हा. कुस्ती खेळतेत इथं पोरं खेळतेत बाकीचे.

आपण नाय खेळत. चांगलं आहे, चांगलं आहे.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 मी नाही खेळत. अर तब्येत नाही मला. हम्म हम्म हम्म बनवायची. shooting

Shooting नाय सध्या. आता आमची match आहे ना IPL आईप~ आमची होईल ना.

हा, मलापण येतं.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

हा, आमचं चालू आहे इथं. गावाकडं आलोय ना आता.

हा, आमचं इथं लय विहिरी आहेत. जातो आम्ही पोवायला.

हा. हम्म हम्म बरं हाय, बरं हाय. इकडं लय पाणी इकडं लय पाऊस झाला ह्यावेळेस नीट होईल. हा. खो-खो खेळतो का नाय की आता तू? हम्म येतो ना.

हम्म हम्म ये आलो कधी ये तुला आमची खो-खोची match बघायले. हा, येईन ना. गोट्या खेळता येतात का? हा, येतात ना. तुला येतात का गोट्या खेळता?

हा, हा. हम्म हम्म आता आहे उद्या match ये आमची match बघायला.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

तेरा. हम्म हम्म य इकडं match आहे. हा, येईन ना. एकटा येणार आहे का कोण येणार संग? येईन मित्रांसंग. हम्म हम्म ये match बघायला. हा, हा, य, य. उद्या सकाळी नऊ वाजता match आहे. हा, येईन ना बघायला. आता सरले दमून घेतील. आम्हाला आता जायचं आहे practice करायला, sir चा phone आलता.

हम्म येऊन थांबले हम्म आता अर्ध्या तासात निघायचंआहे. हम्म मग, काय हालचाल? काही नाही. हालचाल बरे आहे. हम्म हम्म हम्म

आमची त~ लय वेगवेगळे खेळ खेळतात पोरं. नाय, आमची इथं दोन-चारच चालू आहेत सध्या खेळवर. हा, हा. आम्ही गोट्या खेळतोय. हा, हा. आम्ही बसलोय TV बघत आहे match आवडंल ते.

बरं आहे, बरं आहे.

आम्ही बघूया आता जायचे उद्या, आराम करतोय थोडासा. हा, हा. हम्म आता लावतो आता TV वर टाकला recharge आता लावतो match हा. हम्म हम्म हा, मी नवीन bat घेतली ना. घेतली काय?

हम्म हम्म हम्म चांगलं आहे ना हे. हा. ball पण घेतलाय. बरो ball घेतलाय चांगला. चांगलं आहे, चांगलं आहे. चांगलं खेळा.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

हम्म हम्म आमचीपण चालू आहे जोरदार practice

हम्म तुमची?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 आता carrom खेळणार आहे. हा, हा. आम्ही संध्याकाळी बसणार आहे, थोडा वेळ खेळणार आहे.

हम्म ludo नाय खेळत. chess

चालतंय चालत~

आता एवढंच तर शिकलोय. मीपण शिकन~ शिकतोय नवीननवीनच. आपल्याला नाय एवढं येत त्याच्यातलं. हा, हा. शिक, शिक. ludo च खेळतो आम्ही. ludo carrom खेळतो आम्ही. हा, चांगलं आहे, चांगलं आहे. इकडं आम्ही rubik's cube chess

हम्म time pass बसल्या बसल्या. काय चाललंय मंग?

हा, बघितला बघितला.

हा, आता संध्याकाळचं चालू होईल खेळायचं आता. सुशांत सिंग राजपूतचा picture होता ना त्यो? हा आह त्यो आत्ता वारला ना मधी?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

हा आह running करतो का हा आह जातो ना. हम्म हम्म running

हा, हा. चांगलं आहे, चांगलं आहे.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

तो~ तीन kilometer. हा आह चांगलं आहे, चांगलं आहे.

किती वेळात? हा पळतो.

आह हम्म चांगलं आहे, चांगलं आहे. मी पळतो दोन kilometer. कुठं पळतो? डोंगराला. आम्ही मार्गाला पळतो. हा, हा. चांगलं आहे. आमची इकडं रस्तेच रस्ते. त्याच्याम~ आम्हाला डोंगराला जायचं हा, आमच्या इथं मस्त highway आहे. पण, तिकडे नाही जात जास्त, डोंगरावरती जातो.

हम्म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

ते mobile ची charging हा, हा, हा. Battery low झाली mobile हम्म हम्म आता चाललोय तुला call

हा, हा.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 हा, हा.

rummy circle खेळतो का तू? नाय, नाय. rummy नाय खेळत. games ही खेळतो. हा का?

आ~ मीपण खेळतो online game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

हम्म ये online मग खेळू आपण. हा, हा. हम्म परवा खेळू मग. उद्या काय आता, उद्या match आहे. हा.

हम्म काय आता काय नाय आता.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

practice कर की उद्याचे. हा, करतोय ना. हा, आह आता काय चाललंय. आता दहा-पंधरा minutes मध्ये निघतो. sir चे दोन missed call आलेत.

गोंडके sir चे?

हम्म हम्म हम्म चांगलं आहे. काय म्हणले मंग? काय नाय म्हणले, ये लवकर. हा, हा, हा. आता आम्हाला madam येणार आहे फाडायला. आह

चांगलं आहे ना मंग.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

हा का? म्हातारा झालाय का sir?

नाय, retire होणार आता. त्यांचं दुखते ना, त्याच्यामुळं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

हा का?

हम्म sir क~ म्हणावं, काळजी घ्या. हा आह सांगतो न sir ना आता आलेत.

आम्हाला sir च आहेत.

हा आह आता आम्हाला आलेल्यात madam कश्या शिकवत्यात काय माहिती?